मध्यभागी एक मोठा निळ्या रंगाचा काच लावलेला आहे.

बघा शटर लावलेल्या दुकानाजवळ एक माणूस बसलेला आहे वर नाव लिहिलेलं आहे सूरदर्शन म्हणून.

काही खिडक्या आहे खिडक्याचे काच निळ्या रंगाचे दिसत आहे वर--

लाल बोर्ड आहे त्यावर नाव लिहिलेलं आहे हॉटेल म्हणून खाली बघा काही हिरवी झाड दिसत आहे.

काही खिडक्या दिसत आहे छोट्या छोट्या वर काही झाडे दिसत आहे.

खाली बघा काही हिरवी गार झाडे दिसत आहे कुटे कुठे पिवळसर रंगाची माती दिसत आहे.

छोटे छोटे झोपडे व दुकान दिसत आहे सामान अडकवलेल दिसत आहे.

काही कपडे ठेवलेले दिसत आहे वर सिलिंग ला बघा काही फॅन व लाईट--

अर्ध वर्तुळ आकारच ते डिझाईन दिसत आहे. त्याला बघा सोनेरी रंगाची लाईटिंग लावलेली आहे.

एक गाडी दिसत आहे फोर व्हीलर एक ऍटो दिसत आहे काही हिरवी झाडे दिसत आहे.

आजूबाजूला चौकोन व मध्यभागी गोलाकारची डिझाईन केलेली ती इमारत आहे काही खिडक्या दिसत आहे.

एक उंच झाड आहे तर काही छोटी छोटी झाडे आहे.

कापडांचे बलून लावलेले आहे वर त्या बलुनाना बघा लाईटिंग लावलेली आहे बलुनाचा कापडाचा रंग निळा--

हे एक बिल्डींग दिसत आहे बिल्डींग बघा लांबच लांब दिसत आहे निळ्या रंगाचे काच लावलेले आहे.

एक दरवाजा दिसत आहे काळ्या रंगाचा बोर्ड अरक अडकवलेला आहे एक गेट दिसत आहे.

एक रोड दिसत आहे रोडावरन काही गाड्या जात आहे काही टू व्हीलर गाड्या दिसत आहे.

छोटे छोटे स्तंभ काढलेले आहे दगडाच्या आकारांची काही फुलांच्या डिझाईन काढलेली आहे.

काही पाईप व काही वायर दिसत आहे एक माणूस उभा आहे.

बघा किती छान ती हनुमानाची मुर्ती दिसत आहे लाल रंगाची वस्त्र घातलेलं आहे पायामध्ये पादुका आहे.

पोपटी रंगाची टोपी घातलेली आहे निळ्या रंगाचा जीन्स आहे वर बघा काही स्टार व गोलाकार फुगे लावले आहे.

काही रनिग करत आहेआजूबाजूला हिरवीगार झाडे दिसत आहेत.